या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाचा कमान दिसतं आहे ज्याच्यावर सुख दियो पॅलेस अशे लिहिलेले आहे खाली--

व या ठिकाणी दोन बायका सुद्धा चाललेल्या दिसत आहे.

अजून इतर स्टेशनरी सामान सुद्धा ठेवलेले आहे.

या ठिकाणी एक रूम आहे रूम मध्ये काळया रंगाची खुर्ची आहे खुर्चीवर लाल रंगाचा एक टॉवेल टाकलेला आहे.

गवत दिसत आहे ही सर्व माणसे व्यायाम करत आहेत.

कप्पे आहेत ज्याच्यावर भरपूर सामान ठेवलेले आहे मागे भिंतींचा कलर पांढरा आहे.

नदीच्या मधून एक लोखंडी पूल आहे जी पांढऱ्या रंगाची आहे.

या ठिकाणी एक स्टेज आहे स्टेज भिंतीवर हिरव्या लाल रंगाचे फुगे लावलेले आहेत.

याच्यावर एक लाल रंगाचा सोपासेट आहे व पिवळ्या रंगाची खुर्ची आहे.

लाईट दिसत आहे भिंतीचा रंग पांढरा आहे इथे एक बाहुली सुद्धा ठेवलेली दिसत आहे जी लाल रंगाची आहे.

भिंतीवर काळ्या रंगाचा एक टी_व्ही आहे बाजूला एक लाल रंगाची भिंत आहे.

बाजूने लाल रंगाचा सोफा सेट ठेवलेले आहेत.

या ठिकाणी लाल रंगाचा बोर्ड लावलेला आहे ज्याच्यावर खायचे वस्तूंची नावे लिहिलेली आहेत.

या ठिकाणी एक लाल रंगाची बिल्डींग आहे खाली एक निळ्या रंगाचा शर्ट घालून व काळ्या रंगाची पॅन्ट घालून एक माणूस चाललेला आहे.

आजूबाजूला मोठी मोठी झाडे आहेत छोटे छोटे गवत सुद्धा आहेत.

त्याच्या बाजूला एक निळ्या रंगाचा टेबल आहे ज्याच्यावर हिरव्या रंगाच्या पाण्याची बॉटल ठेवलेली आहे.

या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाचे घर दिसत आहे.

वायर सुद्धा दिसत आहे खाली लाकडे पडलेली आहे.

बाजूला गवतं दिसत आहे माती पडलेली आहे पाईप आहे.

मागे घरे आहेत मोठी मोठी पाण्याची टाकी आहे लाईटचे खांब आहेत.

जी पांढऱ्या रंगाची आहे वर एक लाल रंगाची टाकी दिसत आहे.